या चित्रा मध्ये आपल्याला एक डॅम जवळील फोटो काढलेला दिसत आहे.

व त्याच्या मागे दोनस फुलांची नकली फुलांची हार्ट्स तयार केलेली दिसत आहे.

आणि तिथ एक ट्रक व एक फोरव्हिल पण त्या साइटला पण एक ट्रक लावलेली डिझेल पेट्रोल भरताना दिसत आहे.

रेड कलर चे बलूनस लावलेले दिसत आहे व मध्ये एक स्टूल आहे व त्याच्या वरती एक माणुस बसलेला दिसत आहे.

ओपन दिसत आहे बोनेट वगैरे उघड केलेल व ही गाडी--

व एक ते डफ वगैरे वाजताना दिसत आहे व मागे पण किर्तनकार आहेत आणि किर्तन काय जागरण वगैरे राहिल ते देवा करतात देवाची किंवा --

हिरवा कलर वगैरे मारलेला दिसत आहे हिरवा आणि व्हाइट --

वरती ते लोगो वगैरे आहे त्यांचा व आजुबाजु अशी कपाउंड टाइप डिझाइन केलेलीये पायऱ्या वगैरे आहेत तिथ व हे मजीद हे मुसल्माना साठी असत.

व मध्ये एक लोखंडी गेट आहे व त्याच्या बोर्ड वरती लाकडीच आहे व मध्ये एक्झिट एन्ट्री च सिम्बाॅल --